इथ खुप सारे लोक आहे ते --

बायका ही आहे खूप एक पोरगी आहे एक पोर आहे ह्याच्या मध्ये हेडफोन लावलाय पोरानं.

मस्त फोटो फोटो वर काहीतरी ते गेटवर काहीतरी चित्र बनल आहे.

तिथ स्कूल बस आहे कार आहेत.

लाइट लाइट आहेत खुप सुंदर टाइल्स टाइल्स लागले.

खुप सुंदर झाड आहे चर्चला येल्लो कलर चा पेंट केलेल आहे तिथ ब्लू कलर ची गाडी आहे सुंदर गेट आहे तिथ एक बोर्ड ही लागलाय बाजूला.

टिकिट घ्यायची बिल्डिंग आहे ते एक तिथ एक ऑफिस ए ऑफिस चा बोर्ड आहे.

आसमान आहे खुप सुंदर निसर्गाच चित्र आहे वायर भी आहे.

तिथे एक देवी आहे राक्षस आहे मस्त डेकोरेट केलेल आहे देविणी हार घातला आहे जुमके घातले आहे राक्षस ची दाढी मुछी वैगेरे आहे.